प्रमाण घटक ठरून तुमचा doctor सहसा तुमच्याकडे असलेल्या रक्ताचे प्रमाण हेच मोजत नाही कारण ते इतर घटक त्यांचा अंदाज लावू शकतात, उदाहरणार्थ Hemoglobin आणि Hematocrit चाचणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रक्तचाचणीमुळे तुमच्या शरीरातील द्रव्य पदार्थाच्या तुलनेने तुमच्या शरीरात किती रक्त आहे याचा अंदाज येऊ शकतो त्यानंतर तुमचे doctor तुमचे वजन किती heart rate आहेत याचा विचार करू शकतात. हे सर्व घटक अप्रत्यक्षपणे तुमच्या रक्ताचे प्रमाण किती आहे हे मोजू शकतात. तुम्ही रक्त कमी होण्यास कारणीभूत असा मोठा अपघात अनुभवल्यास तुमच्याकडे किती रक्त आहे याचा अंदाज लावण्यासाठी doctor सामान्यतः तुमचे वजन रक्तदाब आणि श्वासाची गती यासारख्या घटकांचा वापर करून किती रक्त वाया गेले असावे याचा अंदाज घेतील ते कोणत्याही अतिरिक्त रक्त कमी झाल्याचा मागोवा ठेवण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून ते त्वरित नकारात्मक परिणाम रक्त कमी होण्याची विशिष्ट कारणे. doctor च्या कार्यालयात तपासणीसाठी रक्ताचा नमुना देणे, मासिक पाळी, नाकातून रक्त येणे त्यामुळे सहसा गुंतागुंत होत नाही परंतु दुखापत किंवा शस्त्रक्रिया यामुळे कमी रक्तस्त्राव होऊ शकणे आणि लाल रक्तपेशी संक्रमणाची आवश्यकता असणे तुम्हाला मळमळ यासारखे सौम्य दुष्परिणाम जाणवू लागतील. जेव्हा रक्त कमी होण्याचे प्रमाण एकूण रक्ताच्या प्रमाणाच्या पंधरा ते तीस पंधरा ते तीस टक्क्यापर्यंत पोहोचते. या प्रमाणात किंवा तुमचे शरीर, तुमचे हातपाय आणि हातापायांमधी रक्तवाहिन्या संकुचित करून रक्ताची कमतरता भरून काढू लागते. तुमचा रक्तदाब आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचा हा तुमच्या शरीराचा प्रयत्न आहे, हे नंतर तुमचे तुमच्या शरीराच्या मध्यभागी पण करत असलेल्या रक्ताचे प्रमाण कमी करते, तुमची त्वचा थंड आणि चिकट होऊ शकते दररोज एकापेक्षा जास्त पेय ना पिणे. एक पेय

सर्व follow-up appointment ठेवा जेणेकरून तुमचे doctor तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करून शकतील तुमच्या औषधांमध्ये आवश्यक ते बदल करू शकतील आणि तुमच्या हदे व रक्तवाहिन्यांसंबंधित रोगाचा धोका व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतील तुमच्या भेटीला जाताना घाबरत असाल तर तुमचे छोटे उच्च रक्तदाब वाचू शकते याला म्हणतात असे झाल्यासतुंचे आरोग्य किंवा तुम्हाला दिवसभर रक्तदाब तपासण्यासाठी रक्तदाब monitor वापरण्यास सांगू शकतो, तुम्ही तुमच्या या reading ची नोंद आणू शकता पॅरा नेहमी मोजमाप म्हणून जेव्हा रक्तदाब मोजण्यासाठी उपकरणांमध्ये पारा असतो तेव्हा त्यांनीही मोजमाप वापरण्यास सुरुवात केली उच्च रक्तदाब एकशे वीस ते एकशे एकोणतीस oblique greater than ऐंशी मिलीमीटर पारा आहे, या श्रेणीतील blood pressure reading असलेले लोक जर ते सुधारण्यासाठी काही करत नसतील तर त्यांचा रक्तदाब वाढू शकतो पारा साठ मिलिमीटरच्या खाली म्हणजे कमी रक्तदाब वाचन होय हे काही लोकांसाठी सामान्य वाचक असू शकते ज्यांना नेहमी कमी रक्तदाब असतो, इतर लोकांसाठी कमी रक्तदाब म्हणजे काहीतरी चूक आहे त्यांच्या मुख्य अवयवांमध्ये पुरेसे रक्त वाहत तुमचे आरोग्य सेवाप्रदाता उच्च रक्तदाबाचे निदान करण्यासाठी वरच्या किंवा खालच्या क्रमांकाचा वापर करू शकता तथापि तुमचे वय पन्नास पेक्षा जास्त असल्यास ते हृदयविकाराचा धोका घटक म्हणून वरच्या क्रमांकावर अधिक लक्ष केंद्रित करतात तुम्हाला तुमचे रक्तदाब वाढलेले लगेच कळेल परंतु तुम्हाला उच्च रक्तदाब आहे कि नाही हे निर्धारित करण्यासाठी त्याला दोन किंवा अधिक reading वेगवेगळ्या किंवा तुमचे रक्तदाब तपासण्यासाठी दुसरी भेट घेऊ शकता घरी तुमचे रक्तदाब सामान्यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास किंवा प्रदात्यांशी संपर्क साधा तुमचे वजन एकशे ऐंशी oblique एकशे वीस मिलीमीटर पारा असल्यास किंवा त्यापेक्षा फक्त एकच संख्या जास्त असल्यास नऊशे अकरा वर call करा तुम्हाला कोणतेही लक्षणं जाणवत नसले तरीही तुमचे रक्तक्रिया जास्त असू शकते. तुमचे रक्तदाब नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही सामान्य श्रेणीत आहेत कि नाही हे तुम्हाला कळेल, तुम्हाला उच्च रक्तदाब असल्यास तुमच्या सांगितलेली औषधे घेणे सुरु ठेवा

सर्व follow-up appointment ठेवा जेणेकरून तुमच्या प्रदाता तुमच्या रक्तदाबावर लक्ष ठेवू शकेल. तुमच्या औषधामध्ये आवश्यक ते बदल करू शकेल आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोगाचा ठोका व्यवस्तीत करण्यास मदत करेल उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब हे एक मोठी आरोग्यसमस्या आहे जी वृद्ध प्रौढ मध्ये सामान्यता आहे. तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे network ज्याला रक्तवाहिन्यांसंबंधित प्रणाली म्हणतात. वयानुसार बदलते रक्तवाहिन्या कडक होतात त्यामुळे

काही वेळा silent killer म्हटले जाते त्यामुळे अनेकदा आजारची लक्षणे दिसत नाहीत जी तुम्ही पाहू शकता किंवा अनुभवू शकता, जर उच्च दाबा अं उच्च रक्तदाब सर्व जणांपैकी निम्म्या लोकांना प्रभावित करत असला तरी अनेकांना हे माहित देखील नसते

जर तुमचा रक्तदाब जास्त असेल तर त्यामुळे आरोग्याच्या समस्या तुमच्या रक्तदाब जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रक्तदाब म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब किंवा मोजमाप म्हणजे जेव्हा तुमचे हृदय धडधडते तेव्हा च्या शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या मध्ये रक्त pump करते हे एका मिनिटात साठ ते शंभर वेळा चोवीस तास धडधडत असते. धमण्या तुमच्या संपूर्ण शरीरात oxygen आणि पोषक घटक विर अं वितरित करतात ते जेणेकरून कामयस्वरूप करू शकतील

सामान्य असल्यास तुमचा रक्तदाब तपासावा, तुमच्या या भेटीत

तुम्ही प्रत्येक वेळी, दिवसाच्या एकाच वेळी रक्तदाब reading घ्या, तुम्ही एका मागून एक दोन किंवा तीन जोपर्यंत तुम्ही पुढील बटनापूर्वी एक मिनिट थांबता पूर्ण केल्यावर तुम्ही घेतलेल्या दोन किंवा तीन वाचनांची सरासरी काढा मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध जिल्हा सातारा येथील हायस्कूल मध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला मार्गदर्शन मला मिळत होते. मी श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी त्यांनी मला इंग्रजी तळखर करांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काऊट मास्टर होते. त्यांनी शाळेचे स्काऊट पथक आमच्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्टर नी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्पा करून शिकवला. आमचे कात्रे मास्टर अंगाने सळपातळ दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा कात्रे मास्टर च्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे. श्री गोडीवडेकर मास्टर मला मराठी पाचवीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे त्यात इंग्रजी पहिलीत तडखरकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री. गोडीवडेकर खरे शेती तज्ञ शिक्षक शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय आला. यात त्यांचं कारण शाळेच्या भागा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

या बागेतल्या विहिरीचं पाणी दोन दोन तास रहाटाने ओढून बागेतल्या फुल झाडांना फळझाडांना आम्ही पाणी देत असो. तेव्हा ती फुल झाडं फळझाडं तरारून उभी राहत होती. त्यामुळे श्री. गोडीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन कुदळी टिकरवाने खांदवायची त्याचे वाफे करायचे बंध घालायचे. अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुले करत असो. हेड मास्टर मास्टर यांचा शाळेत दरारा असे तसे ते शिस्तीचे फळे भोगते. या शिस्तप्रिय हेड मास्टर नी माझ्या शाळेला चांगलीच शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा. श्री नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे रेन मार्टिन चे इंग्रजी ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना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

नाईकमास्टर ना भेटलो. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. शाळेत असतानाही त्यांचा माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसे वागावे जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी. याबाबतीत त्यांनी केलेला शिखोपदेश मी कधीही विसरू शकत नाही श्री देशपांडे

कुस्ती सारख्या खेळात सुद्धा जात-पात मानले जात असे. आमच्या गावातही आमच्या मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे तर कधी नारळ तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली होती. एक पतकं सुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते. असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फळ पाहायला गेलो होतो. तेथे एका मुलाला याला जोड जोड

धरतोस का कुस्ती त्या गळ्याबरोबर मी हा हा म्हणत मैदानात गेलो. मी लढत करण्याची तयारी दर्शवली पण मला कोणीतरी ओळखले आणि हटकले.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

तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलावले जाईल असाच एक दुसरा प्रसंग शिमग्याच्या धुलवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फळ उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ स्पर्धेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदीलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता ते पाहून रायगावकर पटकन फिरले त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती. ते पाहून मास्टर म्हणाले, अरे आज जीवनदान हे चालायचेच. तसेच वाटेला गेले. मग मास्टर मला दुसऱ्या दिवशी बोलले, शंकर तू हे ध्यानात ठेव जिथे प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो. तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा उभा कसा? सर नी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नव्हतो.

थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधारात पसरला तिथे एक शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी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

वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगा विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. मला वेडगं म्हणा किंवा काही म्हणा पण खरेच नेमका असाच विचार आता माझ्या डोक्यात आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे.

एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी ते हसण्यावारीचे नेले तुम्हाला का ही थट्टा वाटते, पण हातच्या काकणाला

एखादी कल्पना मनात आली की, तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते. तितके सोपे नव्हते. कृत्रिम रित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. जर हम्प्रेट डेव्हिड याने खाणीमध्ये वापरण्यासाठी

माहिती शोधाचा जादुई दिवा व सृष्टीत मानवी जीवन उठून दिसतो, तो त्याच्या बुद्धीचा वापर करण्याच्या क्षमतेमुळे. आत्ता तेच शस्त्र आपल्याला शरीरापासून वेगळं करून आपल्यासाठी वापरण्याचं तंत्र मानव विकसित करू लागला आहे. Google न आपलं माहिती विश्व व्यापलं. त्याला आता दोन दशकं उलटत असतांना chat GPT हे नव नवतंत्रज्ञान आपल्या मार्फत पोहोचलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं हव्या त्या स्वरूपातलं उत्तर देण्याची अचाट क्षमता घेऊन ते आपल्याला सेवीत दाखल झालं आहे. स्टीफन हॉकिंग म्हणत परिवर्तन अंगिकारण्याच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. जीवनसृष्टीत मानवी जीवन उठून दिसतो तो त्याच्या बुद्धीचा वापर करण्याच्या क्षमतेमुळे. आता हेच शस्त्र, आपल्या शरीरापासून वेगळं करून आपल्यासाठी वापरणं वापरण्याचं तंत्र मानव विकसित करू लागला आहे. त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे, Artificial intelligence AII असं नाव देण्यात आलं आहे. Digital साधनं आणि संगणक अनियंत्रित यंत्रमानवही आपल्यासारखीच बुद्धी वापरू शकते. अशी अशक्यप्राय वाटणारी व्यवस्था या AI ने निर्माण केली आहे. Chat GPT हा अशा AI ताजा अविष्कार आहे. आपली बुद्धी विचारेल अशा हरएक प्रश्नांची चुटकीसरशी मुद्देसूद आणि सुसंगत उत्तरे देऊ शकणारी कृत्रिम बुद्धी म्हणून नुकताच हा अविष्कार आपल्या सेवेत दाखल झाला आहे.

सॅन फ्रँन्सिस्कोस्थित open AII या company ने उपलब्ध करून दिला आहे. नोव्हेंबर दोन हजार बाविसमध्ये, प्रस्तुत केलं गेलेलं हे तंत्रज्ञान, अवघं cyber विश्व वापरण्याच्या दिशेनं झटपट्यानं पावलं टाकत आहे. Chatbot ची पार्श्वभूमी GPT मुळे BOT हा शब्द विकसित केला गेला आहे. कोणत्याही Chatbot ची पार्श्वभूमी GPT मुळे BOT हा शब्द अचानक सर्वसामान्यच्या कुतूहलाचा ठरत असला तरी, ही प्रणाली अगदी काही नवीन नाही. दोन हजार सोळामध्ये, मायक्रोसॉफ्ट कंपनीने या नावाचा BOT तयार केला होता. आणि अगदी अलीकडे ऑगस्ट, दोन हजार मावीस बावीसमध्ये मेटा कंपनीने, ब्लेंडरबॉट नावाची प्रणाली प्रस्तुत केली होती. परंतु या प्रणाली सर्वसामान्य ठरल्या नाहीत. Chat GPT मात्र तशी मान्यता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. Open AI company ची स्थापना सॅम अल्टमन, इलॉन मस्क आदींनी दहा दोन हजार पंधरामध्ये केली.

त्या त्यानुरूप, उपयुक्त साधारित व निर्धोक उत्तरं देणं, हे chat GPT चं वैशिष्ट्य, अनेक ज्ञानशाखांतील

तीन साडेतीन ही सर्वात ताजी आवृत्ती. आंतरजालावरील सर्व माहिती आणि संकेतानाचा साठा पुरवणारी ही प्रणाली सेवा सज्ज करण्यात आली आहे. Chat GPT तीनला, तीन आवृत्तीविषयी स्टॅनफोर्ड विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार एकशे पंच्याहत्तर अब्ज परिमिती आणि पाचशे सत्तर gigabyte एवढी आशय्य स्वरूपातील माहिती यांच्या पुरवठ्यातून ही प्रणाली घडली. त्यामुळे कोणत्याही चौकशीचे समर्पक उत्तर देण्यास ती सिद्ध झाली. Chat GPT चा वापर, chat GPT चे सध्या वापरकर्त्यांसाठी मुफ्त उपलब्ध आहे. या नव्या संशोधनाचा आढावा घेण्याच्या हेतूने निःशुल्क ठेवण्यात आले आहे. संगणकीय संकेतन लिहिणे, आणि त्यातील दोष शोधून दूर करणे असो कि गाण्याला चाल देणे असो, हरएक अपेक्षपुर्तता chat GPT करू शकते. ग्राहक सेवेसाठी ही प्रणाली तत्पर आणि अचूक प्रतिसाद देऊ शकते. त्यामुळे companies ना आपली उत्पादनं व सेवा, या ग्राहकानुरूप घडवणे आणि सुधारणे सुकर होणार आहे. सेवा हे आत्ता नवीन महत्वाचं क्षेत्र आहे. कमी साधन श्रोतातून परवडणारी आणि तरीही परिणामकारक परिणामकारक ग्राहक सेवा पुरवणाऱ्या BOT कडे companies चा कल वाढत आहे. Chat GPT हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. Chat GPT professional नावानं ही प्रणाली उपलब्ध होईल. त्यातून open AI

माहिती प्रसारण दोन्ही मानवी सहभागातूनच साकारत आहे. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला किंवा मानवी सहयोगाला Chat GPT भविष्यात पर्यायी ठरेल. या प्रश्नाचे उत्तर तूर्ततरी नाही, असे द्यावे लागेल, कि प्रणाली अद्याप विकासनाच्या प्रगत टप्प्यावर आहे. काहीवेळा वरकरणी स्वीकारहार्य वाटावीत, परंतु सदोष किंवा असमंजस स्वरुपाची उत्तरे या प्रणालीकडून मिळू शकतात. त्या माहिती साठ्याचं प्रशिक्षण तिला दिलं गेलं आहे. त्याच आधारीत ती प्रतिसाद देते. कोणत्याही नवतंत्रज्ञानाच्या समाजावरील दुष्परिणामांची चर्चा होणे स्वाभाविक ठरते. परंतु क्रूर, बीभत्स्य किंवा अन्य कोणत्याही सामाजिकदृष्ट्या हानिकारक उपलब्ध होणार नाही, अशी व्यवस्था या प्रणालीच्या निर्मात्यांनी केली आहे. उदाहरण द्यायचे तर, पोटांची निर्मिती कशी करावी? या प्रश्नावर chat GTP कडून माहितीपर प्रतिसाद मिळणार नाही. हे दिलासादायक म्हणावे लागेल. दुसरीकडे, दोन हजार एकवीस नंतरच्या घडामोडींसंबंधी या प्रणालीची माहिती, माहिती द्यावी लागेल. त्यामुळे अद्यवत किंवा ताज्या प्रतिसाद

माहिती प्रणाली आहे. आणि अध्यावत वापरणारी खूप चांगली अशी माहिती प्रणाली आहे. गणेश पुराण गणेश पुराण गणेश ज्या कथांग पूजा पद्धती यासाठी हे पुराण महत्वाचे आहे याचे दोन खंड आहेत वासना खंड आणि क्रीडा खंड किवा उत्तराखंड उपासना खंडाची अध्यायसंख्यामध्ये असून क्रीडाखंडाची अध्यायसंख्या एकशे पंचावन्न आहे उपासनखंडाच्या छत्तीस अध्यायच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्तत्रनाम श्रोतांची रचना झाली आहे याचा अनेक ठिकाणी पाठ होतो क्रीडाखंडाचे अध्याय एकशेअडतीस अठेचाडिस गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहे गणपती आपल्या गजानन अवतारात याचे स्वरूप भगवतगीता ग्रंथा मध्ये आहे कृष्ना एवजी येथे गणपतीस भागवत तत्व मानले गेले क्रीडाखंडात गणपतीच्या चार अवताराचे वर्णन आहेत नजुल पुराण यात गणपतीच्या आठ अवताराचे वर्णन आहे श्रीगणेशा अथर्वशीरशक किवा गणेश अथर्व शिरशोपनिशदहा गणपती विषयाचे प्रधान उपनिषद आहे महाराष्ट्र राज्याचा विशेषप्रभाव आहे रांजनगांव येतील मंदिरात प्रवेश तोरणा ग्रंथ कोरला आहे या ग्रंथात गणपती सर्व देवी देवतांचे रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांचे पेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहेत या ग्रंथावर या ग्रंथावर हम्म तंत्र मताचा काही प्रभाव आहे गं हा गणपतीचा द्विज मंत्र आहे असा उलेख या ग्रंथात येतो गणेशाच्या तत्वज्ञानात्मक कृपाचे वर्णन हे उपनिषद करतात समाज जनमताचा

देवीपुराण शिवपूरणात उलेखित उप उपखयानुसार पार्वतीने एक दिवशी नंदिस द्वारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली यावेळी आणि नंदी झुगारून नाणी घरात प्रवेश केला त्यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्द झाली शेवटी सखी जया विजया यांच्या सलाख्याने चिखल्या पासून एक सुंदर मूर्तीची मूर्ती निर्माणली व त्यात प्राण फूंकले स्वताचे अनुपचारून म्हणून नेमले नंतर एके दिवशी कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वतीस स्नानास गेली शंकर तिथ उपस्तीत झाले त्यामुळे या कुमारणे शंकरास अडवले पहिल्यांदा कुमारा सोबत व त्यांचा वाद नंतर पार्वतीच्या मनातील ईगताप्रमाणे युद्ध झाले शिव व सकल देवता गण या लढाईत पराजित झाले तेव्हा नारदाच्या सल्याने विष्णु द्वारे कुमारा स मोहित करून शंकराने त्याचे मुंडके उडवले ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रूरध श्रूष्ठि नष्ट करन्यास प्रारंभ केला नारद आणि देवताणे पर्वतिला शांत केले तेव्हा पार्वती तिच्या पुत्राच्या पुनर्जीवणाची मागणी केली तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी ईछा व्यक्त केली शंकराने त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोटेही न मिळाल्याने त्याने गनात उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याचे आज्ञा केली गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्तीत झाले देवगनाणी

गणेश नावाने प्रसिद्ध झाला स्कंदपूरान स्कंदपुरान हा गणपतीच्या जन्माविषयी एकादी उपाख्यान वरणे या पुराणातील गणेश खंडाप्रमाणे सिंदूर नामक एका दैत्याने पार्वतीच्या गरभात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले पन मृत्यु न होता ते कुंडलीहून अवस्तेत जन्माला आले नारदाणे बालकास याच कारण विचारले गजानन ने वरील घटना सांगितली तेव्हा नारदाच्या सल्यानुसार गजासुखाचे मस्तक छिन्न आणि करून गणपतीने स्वतच्या शरीरावर चढवले स्कंधपुरणाच्या ब्रम्हा खंडातील कथे नुसार पार्वतीने स्वतच्या मळ पासून एक सुंदर मूर्ती पूरणांग बालकाचा पुतळा निर्माण केला व त्यात प्राण फूकले ते त्यास आपल्या द्वारपाल नेमून स्नानास गेली बालकाणे तिथे नंतर स्नान शंकरास अडवले त्यावेडी या बलकाचे शंकरा सोबत युद्ध झाले त्यात शंकराने बालकाचे मस्तक छिन्न केले या नंतर गजासुरचा वध करून शंकराने त्याचे मस्तक बालकच्या धडा वर बसवले स्कंदपूरणाच्या अरबुतखंडात म्हंटले आहे की पार्वतीने अंग मळा पासून एक मस्तहीन पुतळा बनवला कार्तिकयाने या पुतळ्यास स्वताचा भाऊ बनवण्याची ईछा व्यक्त केली व त्याने एक गजमून्ड आणले पार्वतीचा आक्षेप असतानाही देवगनाणे हे मस्तक धाडाशी जोडले गेले त्यानंतर शकतिरूपणे पार्वतीने पुतडयास जीवनदान दिले गजमूण्डयुक्त पुतडयावर

होणार नाही असा आशीर्वाद दिला कार्तिकीयाणे त्यास कुराड दिली पार्वतीचे मोदक पात्र दिले आणि मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला बृहदधर्म पुराण बृहधर्म पुराणामध्ये पार्वती पुत्र लाभा साठी इच्छुक असताना शंकरणी अनइच्छा प्रकट केली पुत्र आणि शिव पार्वतीस शंकराने एक वस्त्र फाड़न दिले पुत्र भावाने चुंबन करण्यास सांगितले पार्वतीने त्यास वास्रास आकार दिल्ल आणि ते जीवंत केले हा पुत्र अल्पआयू आहे असे उददार शंकराने काढले मुलाचे मस्तक तक्ष आणि क्षिणण झाले त्यामुळे पार्वती शोकाकुल झाली त्यावेळी उत्तर दिशेत असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल उददार शंकराने अशी एक आकाशवाणी झाली तद नुसार पार्वतीने नंदिस उत्तर पाठवले परत पाठवले नंदिने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या इरवडचे मस्तक कापून आणले

ब्रम्ह वैवर्त पुराण ब्रम्ह वैवर्त पुरानानुसार शंख चक्र गधा अद्याधरी कृषणास हा पाऊण मुगधपर्वतीने अशयास एका पुत्राची कामना केली

कृष्णाने तसे वरदान ही दिले एक दिवस जेव्हा शिव पार्वती स्वगृही क्रीडा करत असताना कृष्ण ब्राह्मण रूपात भिक्षा मागण्यास आला पार्वती त्यास भीकशा देण्यास गेली अशा शंकराचे वीर्यपतण झाले तिथे कृष्ण स्वत शिशु रूपात अवरतीर्ण झाला वृद्ध ब्राह्मण अरदहधान पावला पार्वती या शतचन्द्र समर्पण बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता रुशीगण बालकास पाहण्यास कैलाशी आले त्यात शनि देवही होते शनिने आपल्या कृश कुष्ठदृष्टीची घोस्ट पर्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनि बालकास बघण्यास तयार झाले पण शनिने भीतीने केवळ डाव्या डोडयानेच बालका कडे बघितले पण तेवड्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुंठत कृष्णाच्या देहात जाऊन विलीन झाले पार्वतीने शोकाणे बेशुद्ध झाली

तेव्हा गरुडावरून विष्णूने पुष्पवरद्रा नदीच्या तीरावर उत्तर दिशेस डोक ठेऊन झोपलेले हत्ती पहिले त्याचे मस्तक उडवल्याने हत्तीनि व तीच बाड रडू लागले तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून